वरती चर्च प्लस चिन्ह आहे. परत एक खाली प्लस च चिन्ह आहे. एक रेड कलर च लाल कलर च एक पांढऱ्या कलर च एक गेट हे समोर.